त्याचं प्रतिबिंब समोरच्या पाण्यात पडलेल आहे आजूबाजूला झाडं देखील आहेत.

त्याच्यामध्ये पिवळे निळे लाल हिरवे असे प्लास्टिक दिसत आहे ते प्लास्टिक सुद्धा बांधून ठेवण्यात आले आहे.